बस चा रंग ग्रीन कलर चा दिसतोय. बस अक्कलकुआ कडुन औरंगाबादला जाणारी बस दिसते.

बसय बसचा ल रंग लाल आहे. बस चा नंबर एम_एच चौदा बी_टी अठरा त्रेपन्न बसचा नंबरय एक माणूस दिसतोय.

बस चा नंबर ए.जी.जे अठरा जेड सदृशष्ट चौरेचाळीस असा बस चा नंबरय .

हम्म छान पैकी एक मंदिर कोरलेलो त्याचे दरवाजे वगैरे दिस्तायत एक दोन तीन चार दीरवाजे किमान दिसताय.

बस लाल रंगची दिसते. बस चा नंबर ये एम_एच चौदा बी_टी एकोंचाळीस एकोणवीस.

इमेज एका नदीचं दिसतय नदीत भरपुर लोक मस्ती करताना पाण्यात खेळताना काही उभी असताना दिसत आहेत आजूबाजूला खूप मोठ मोठी हिरवी झाड आहेत.

साइडला गेट वर एक पोस्टर लावलेल आहे त्याच्यावर कृषी महात्मा फुले कृषी विदयापिठ कृषी महाविध्यालय धुळे अस नाव लिहलेल दिसतय.

इमेज एका गुफ़्या सारखा किल्ला बनावलेल दिसतय डोंगररात जे त्याचे दरवाजे दिसत आहेत तीन दरवाजे.

त्याच्यात लोक फिरायला आले दिसतायेत मधे दोन लोक दिसताय त्याच्या वर झाडे उगवलेले दिसतायत झाडांचा रंग हिरवा आहे आजू-बाजू छान बांधकाम--

इमेज एका मंगल कार्यालयचे दिसते. मंगल कार्यालयाच नाव आशीर्वाद मंगल कार्यालय असं आहे. मंडप वैगेरे टाकलेला दिसतोय.